ऑनलाईन रेल्वे बुकिंग ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे
आयआयटी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या
ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत आयआरसीटीसीवर तिकीट कसे निवडावे
प्रवासासाठी क्षेत्र निवडणे
ट्रेनरेल्वे आणि प्रवासाचा वर्ग निवडणे
वापरकर्त्याची माहिती दाखल करणे आणि ई तिकीट की आय तिकीट ते ठरवणे
पहिल्यांदाच डेबिट कार्ड कसे वापरावे आणि ऑनलाईन तिकीट खरेदी करण्यासाठी ह्याचा कसा वापर करावा हे देखील मी दाखवेन
तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक एटिएम कार्डासहित असलेले बँकेतील खाते ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते क्रेडिट कार्ड आणि अर्थातच इंटरनेट कनेक्शनसह संगणक मी खालील पद्धत निवडत आहे माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे
हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे
मग आता तिकीट विकत घेऊ
मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan मोऊ मी येथे पासवर्ड लॉगइन करेल
समजा मला मुंबईहून जायचे आहे
जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल
SURAशब्द टाईप करून वाट पाहेन
प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे
स्टेशन कोड लक्षात घ्या बीसीटी मुंबई सेंट्रल आणि एसटी सुरतसाठी भविष्यात मी सरळ बीसीटी आणि एसटी टाईप करू शकते उदा
इकडे आपण हे डिलिट केले आणि बीसीटी टाईप करून तसेच ठेवले
मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे उर्वरित मी निवडत आहे ते ई तिकीट आणि जनरल ई तिकीट किंवा आय तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत
मी ठिकाण रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते आणि ते पहा
मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत
मी फाँट शक्यतो लहान करेन
जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे
आता मी बघते की दुसर्या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते त्वो स् मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे
ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही
मला ते बुक करायचे आहे
तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही ह्यामधून एक मार्ग निवडा
तर समजा मला बांद्रा टर्मिनस निवडायचे आहे
मी तिकीट बुक करते
ठिक आहे टाईप करू या इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया वय 53 पुरुष आसन पसंती - विंडो सीट निवडतो
आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे आणि मी ओके बटण क्लिक केले
आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे
५८ वर्षावरील स्त्रिया आणि ६० वर्षावरील पुरुषांना ज्येष्ट नागरिक मानले जाईल
ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे सवलती आहेत
तर मी परत माळे विंडो seatवर जाते

आता मी गो दाबते
ते मला तपशीलवार माहिती देते आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९ आता मला पेमेंट करायचे आहे चला मी ह्यावर क्लिक करते
माझ्याकडे पुढीलपैकी काहीही असू शकते
माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते मी डेबिट कार्ड रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते
बर्याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे
मला ह्यापैकी एक निवडायचे आहे माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही
पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड असल्यास इथे क्लिक करा
म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे विसा मास्टर डेबिट कार्ड्स ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते
त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे
तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो
मी हे विसा मास्टर निवडेन त्यामुळे कार्ड प्रकार विसा आहे
मी माझ्याकडील एटीएम कार्डावरील नंबर दाखवणार नाही
तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल
जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील
पुढे आपली स्वाक्षरी ही माहिती दाखल केल्यानंतर मला बाय बटण दाबावे लागेल
मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला
मला वैधता तारीख जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे
ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी
मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता
मी हे सर्व प्रविष्ट करेन पण मला आपल्याला हे दाखवायचे आहे ज्या क्षणी मी हे केले त्याचवेळी मला पुढील संदेश आला
मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे
मला ते दोनदा टाईप करावे लागेल
हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे
हे टायपिंगच्या चुका टाळेल
आपण फक्त एकदाच हा पासवर्ड तयार करणार आहोत हे लक्षात ठेवा
आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या डेबिट कार्ड सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता
चला मी सबमिट करते
मला संदेश आला अभिनंदन
तिकीट बुक केले आहे
लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते
प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे
आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई मेल पाहत आहोत तिकिटाची माहिती इथे आहे
आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता आपण स्लाइड्स वर परत जाऊ
मी स्लाइड्स वर परत आले पुढे काय करावे
आपण तिकीटाची प्रिंट आऊटप्रिंट घेऊ शकता
प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल
प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे
आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही
तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत
मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे
विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात
ही पद्धत क्रेडिट कार्ड ऑनलाइन बँक व्यवहार यांसाठी समान आहे
पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे
खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो
पुढील प्रश्न आहे एखाद्याने ई तिकीट किंवा आय तिकीट खरेदी कसे करावे
प्रथम आपण ई तिकीटाने सुरवात करू हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता
एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे परंतु ते हरविण्याची चिंता नाही
आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता
आपल्याला प्रवासाच्या वेळी ओळख पुरावा आवश्यक आहे मात्र आय तिकीटाबाबतीत तो कुरिअर ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत
पोस्टाने वितरणासाठी आपल्याकडे २ ३ दिवस हवेत
वितरण सर्व शहरे आणि गावांमध्ये उपलब्ध नाही
तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते
आय तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही
ओळख पुरावा काय असतो
कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते पॅन कार्ड निवडणूक कार्ड वाहन चालक परवाना किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते
मी आता वेबसाईट उघडली आहे
ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे
आता आपण स्लाइड्सवर परत जाऊया इथे सवलतीचे दर उपलब्ध आहेत
आतमध्ये यादी दिली आहे
चला आता आपण या साईटला भेट देऊया
मी आता स्लाईड्सकडे परत जाते
वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0 सवलत मिळते
वरिष्ठ नागरिक कोण आहे
पुरुषांसाठी ते आहे ६० वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८ वर्षे व त्यावरील आहे
प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे
जर आपण ई तिकिट बुक केले असेल तर प्रवासादरम्यान काय बाळगावे लागेल
तुमच्या स्मार्ट फोनमधील ई कॉपी किंवा प्रिंट आऊट ओळख पुरवा ह्यापैकी काहीही एक तिकीटाचा पुरावा म्हणून चालेल
किंवा आय तिकीट घ्या
आधी सांगितल्याप्रमाणे आय तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही
माझ्याकडे तुमच्यासाठी खालीलपैकी उपयोगी टीपा आहेत
कृपया आगाऊ बुकींग करा
प्रवासाची शक्यता कमी असेल तरी सुदधा बुक करा
आपण ते कधीही रद्द करू शकता
आपण ते रद्द केले तर काही पैसे गमावू तथापि तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे
आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही
ज्यावेळेस आयआरसीटीसी वेबसाईट जलद गतीने काम करत आहे त्यावेळेस आरक्षण करा
सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते
आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा
पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया
मागील बुकींग कशी पहावी
पीएनआर स्थिती कशी पहावी
आणि तिकिट कसे रद्द करावे
मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन
httpspoken tutorialorg What is a Spoken Tutorial वरील उपलब्ध व्हिडिओ पहा
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत